अ एक घरय आणि आजूबाजूला गाड्या लावलेल्यायेत दोन माणस काम करता त्यांनी नारंगी कलर चा शर्ट घातलेलाय आणि टोप्या पिवळ्या कलर च्या घातलेल्या आहे आणि ते काहीतरी तोडताय.

आ एक मोठी शाळाये आणि सव्वीस जानेवारीचा कार्यक्रमय सगळे मूल खाली बसलेलेय. गणवेश घालून आणि जे राष्ट्रगीत म्हणायच्या मुलीयेत त्या तिकडे बाजूला उभ्याय आणि सर लोक --